पृथ्वीतून निर्माण होणाऱ्या विषारी प्रदूषकांद्वारे पिण्याच्या पाण्याचे दूषित होणे म्हणजे जल प्रदूषण होय. जल प्रदूषण ही पृथ्वीवरील एक गंभीर समस्या बनली आहे. कारखान्यांतून निघणारी रसायने, plastic चा वापर, शेतीमधील रसायनांचा वापर आणि अनेक इतर दैनंदिन मानवी कारणांमुळे जल प्रदूषण वाढत आहे.

जल प्रदूषणामुळे अनेक प्राणी आणि वनस्पतींनाही धोका निर्माण होतो. जल प्रदुषण थांबविण्यासाठी लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. त्यांच्यात जन जागृती निर्माण केली पाहीजे. कारखान्यांना सांडपाणी नदीमध्ये टाकण्यापासून रोखले पाहिजे. लोकांना नदीत कचरा टाकण्यासाठी बंदी घातली पाहिजे. plastic वर पूर्णपणे बंदी आणली पाहीजे. नद्यांना वेळोवेळी स्वच्छ केले पाहिजे. जल शुद्धीकरण केंद्रे उभारुन स्वच्छ पाणी लोकांपर्यंत पोहोचविले पाहिजे. जल प्रदूषण रोखणे हे प्रत्येकाने आपले कर्तव्य मानले पाहिजे, त्यादिशेने प्रयत्न केले पाहिजे. जल प्रदूषण ही समस्या पृथ्वीवर दिवसेंदिवस वाढत आहे. आणि त्यामुळे प्राणांच्या आणि मानवी जीवनावर वाईट परिणाम होत आहेत. मानवी कृतीतून निर्माण होणाऱ्या विषारी प्रदूषकांद्वारे पिण्याच्या पाण्याचे दूषित होणे म्हणजे जल प्रदूषण होय. औद्योगिक वसाहतीतून निघणारी रसायने, जनावरांचा कचरा, आणि इतर मानवी क्रिया, यांसारख्या अनेक स्रोतांद्वारे नदी-नाल्यांमधील पाणी दूषित होते. दिवसेंदिवस आणिही लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांचा खर्चही वाढत आहे. पण दिवसेंदिवस समुद्रातील आणि भूभागातील पाण्याची पातळी कमी होत आहे. राष्ट्राच्या भौतिक प्रगतीमुळे प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आपण पाण्याची बचत करुन जल प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्याची गरज आहे. या प्रदूषणामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांना अनेक प्रकारचे रोग होत आहेत. म्हणून जल प्रदूषणाला आळा घालणे खूप महत्त्वाचे झाले आहे. पाणी पृथ्वीवरील जीवनाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. पाण्यामुळे पृथ्वीवर जीवन शक्य आहे.

दिवसेंदिवस पृथ्वीवरील ताज्या पाण्याची पातळी कमी होत आहे. पृथ्वीवर पिण्याच्या पाण्याची मर्यादित उपलब्धता आहे. परंतु ती ही मानवी कार्यांमुळे प्रदूषित होत आहे. जल प्रदूषणामुळे पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. ते पाण्याचे रासायनिक आणि जैविक वैशिष्ट्य खराब करीत आहे. जगभरातील सर्व वनस्पती, मानव आणि प्राणी यांच्या जीवासाठी अतिशय धोकादायक आहे. जल प्रदूषकांमुळे प्राणी व वनस्पतींच्या अनेक महत्त्वपूर्ण प्रजाती नष्ट झाल्या आहेत. देशां, दोन्ही देशांवर परीणाम करणारी ही एक जागतिक समस्या बनली आहे. औद्योगिक कचरा, खाणी, शेती, मत्स्यपालन, विविध उद्योग, शहरी मानवी क्रिया कला, शहरीकरण, बांधकाम, उद्योगांची वाढती संख्या, घरगुती सांडपाणी इत्यादी गोष्टी. पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण करीत आहेत. जहाजांच्या समुद्रातील अपघातांमुळे, होणाऱ्या तेल गळतीमुळे हजारो जलचर मारले जात आहेत. खते आणि कीटकनाशकांच्या शेतीतील वापरापासून सेंद्रिय रसायनांमुळे पाण्याच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे . दिवसेंदिवस पाण्याची गुणवत्ता घटत आहे. आपण पाण्याचे आपल्या आयुष्यातील महत्त्व समजणे, आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्याच्या विघटनाच्या प्रभावी पद्धतीची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. जल हे जीवन आहे. आरोग्य हिच आपली खरी संपत्ती आहे, हे आपण समजले पाहीजे. पाण्याचे प्रदूषण कमीत कमी करुन आपण ह्या वसुंधरेला प्रसन्न करणे ही आपली जबाबदारी आहे. ह्या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक योग्य प्रत्येक व्यक्तीच्या योग्य सहकार्याने आणि समर्थनाद्वारे शक्य होईल. जल हे जीवन आहे असे आपण मानतो. कारण पृथ्वीवरील जीवनाची सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे पाणी. म्हणूनच पाण्याचा योग्य वापर करुन, आणि त्याचे प्रदूषणापासून संरक्षण करुन संवर्धनही करण्याची गरज आहे. आपली जल संपत्ती अतिशय वेगाने कमी होत आहे. आणि आपल्याकडे जो जल साठा उत्पलउपलब्ध आहे, त्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था यांच्या म्हणण्यानुसार नदीचे सत्तर टक्के पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे नोंदविले गेले आहे. कारखान्यांमधून बाहेर पडणारी रसायने आणि कचरा. सांडपाणी, घरगुती कचरा, शेतीत वापरली जाणारी रसायने, सोडली जाणारी निर्माल्य ते विसर्जन अशा अनेक गोष्टींमुळे नदी आणि नाल्यांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. यामुळे नद्यांमधील पाण्याची गुणवत्ता कमी होत आहे. हानिकारक रसायने, विरघळणारे वायू, विरघळलेली खनिजे आणि सूक्ष्म जीव यांसह विविध प्रकारचे सर्व दूषित घटक पाण्यातील oxygen ची पातळी कमी करतात.

म्हणून नद्यांचे पाणी स्वच्छ व ताजे रहाण्यासाठी आणि हे पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी जागोजागी जल शुद्धीकरण केंद्रे उभारणे. आणि लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन त्यांना जल प्रदूषण रोखण्यासाठी प्रेरित करणे आवश्यक आहे. जल प्रदूषण टाळण्यासाठी सर्व उद्योगांनी सामूहिक नियम पळाले पाहिजेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कडक कायदे केले पाहिजेत.

जरी ते नाले, नद्या, तलाव किंवा समुद्र मानवी वापरासाठी आणि पर्यावरणाचा मुख्य घटक म्हणून पाण्याचे उच्च प्रतीचे प्रमाण राखण्यासाठी देशांनी उत्तम उपाय योजना केल्या आहेत. भारतातही अशा उपाययोजना कार्यरत आहेत. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत अनेक प्रणाली कार्यरत आहेत.

आपण ह्या धरती मातेचे ऋण फेडण्यासाठी म्हणून तर जल प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पाण्याचं महत्त्व- पाणी हा पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग आहे. पाणी आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. म्हणूनच म्हटले जाते की पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय पृथ्वीवर जीवनाची कल्पनाही करता येणार नाही. पाणी हे मानावाच्या मूलभूत गरजांपैकी एक आहे.

परंतु आपण आपल्या सभोवतालच्या वातावरणाकडे नजर टाकल्यास हे लक्षात येते की हि प्रगती आपल्या निर्मळ निसर्गाला हानी पोचवते आहे. प्रदूषण ह्या हानीपैकीच एक आहे.

जल प्रदूषण रोखण्यासाठी लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. जल प्रदूषण म्हणजे नदी, तलाव, भूमिगत आणि समुद्राच्या पाण्याचे असे प्रकार आढळतात. त्यामुळे ह्या पाण्याची गुणवत्ता कमी होते. आणि ते वापरण्यायोग्य राहत नाही या कारणास्तव पाण्यावर आधारीत अनेक जीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. जल प्रदूषणाचे एक मुख्य कारण म्हणजे उद्योगधंदे आणि व्यवसाय. उद्योग आणि कारखान्यांमधून निघणारा रासायनिक कचरा थेट नद्या व तलावांमध्ये टाकला जातो. नद्यांमध्ये आणि तलावांमध्ये सोडला जाणारा हा कचरा खूप विषारी असतो. त्यामुळे नद्यांचे आणि तलावांचे पाणी विषारी होते. नद्यांचे व तलावांचे पाणी दूषित झाल्यामुळे त्यामध्ये रहाणारे जलचर प्राण्यांचे जीवन धोक्यात येते. आणि हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने आपल्याला पाणी टंचाईचा सामना देखील करावा लागतो. तोंड द्यावे लागते. त्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येते. काही ठिकाणी लोक दैनंदिन कचरा देखील नद्या, नाले व तलावांमध्ये टाकतात. आज लोक शेतीत रासायनिक खते आणि किटकनाशके देखिल वापरतात. त्यामुळे पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत. जेव्हा नदी पण पाण्यानं दूषित होऊन समुद्रात येते, तेव्हा समुद्राचे पाणीही दूषित होते. लोक आपले सगळे पाप धुतले जावे म्हणून नद्यांच्या पाण्यात स्नान करतात आणि नद्यांचे पाणी मात्र दूषित करतात.

sir कसे आहात sir तुम्ही

मी पण एकदम बरा आहे, खूप छान आहे.

तर अं म्हटलं खूप आपण खूप दिवसाने बोलत आहे, तर अं आपण आपण कश्या ना कश्यावर चर्चा करतोच

तर अं मी वाटल्यास तर अं या याच्यावर म्हणजे कोणत्या ना विषयावर तर कोणत्या न कोणत्या विषयावर आपण चर्चा करू या असं एक विचार होता तर म्हंटल आपण जसं movie sir तुम्ही बघता movie sir बरोबर आहे

बरोबर आहे तर अं म्हंटल यांच्यावर म्हणजे movies वर नाही बोलायचे पण आपल्याला जे movies ने आपण काय शकू शकतो यावर बोलायचं म्हणजे आपला काय त्याच्यावर impact पडतो म्हणजे आपल्या life वर वर life मध्ये आपण काय शिकतो एखादी movie पाहतो त्याच्यातून आपण काय शिकतो,

असे कित्येक movies आले असेल त्याच्यात तुम्ही अ आपण अं जेव्हा movie बघतो त्याच्यात काही ना काही आपल्याला वाटते, अरे हा अरे या movie मध्ये हे असं आपण काही तरी शिकलो, नाही हे बरं आहे.

नाही या movie मध्ये हे जे संदेश देत आहे ते बरोबर आहे.

तुम्हाला वाटते.

म्हणजे जसं काही कोणता topic झाला, पहिला आपलं कसं विषय अलग राहतो. पण त्याचं topic वरुन कोणती एक positive film बनली आणि ते बनल्यावर मग विचार केला नाही रे हे तर वाईट नाही हे पण छान आहे. आपल्याच अं नजरा खूप वाईट होतात भाऊ suppose आपण कधी कधी म्हणतो कि लोकं असे करतात लोकं तसे करतात पण movies वर सांगतात कि लोकांची परिस्थिती तशी असतात. काल movie असं बघली as a हो तर sir mind fresh राहण्यासाठी किवा time pass साठी movie मध्ये बहुत सार शिकलो आम्ही अं जशी अगर कोणची जर picture बघली अं शेरशाह पाहिली असेल तुम्ही तर बघली आहे ना sir बिलकुल बिलकुल बघितलं आहे sir

ते बघली आहे आता military मध्ये लोकं म्हणतात military मध्ये आपण लोकं करतात कशी करतात आपण फक्त म्हणतो, पण ते कसं होतं का होतं त्यांना कोणत्या अडचणी पासून लागते. का काय आढेमेढे घालय हे पार करायला लागते हे आपल्याला नाही माहित पण त्या movies मधून असं मला समजलंय कि लोकं आपला जीव धोक्यात टाकून लोकांचा जीव वाचवतात ते आपले soldiers आहेत. ते बोल असले तरी शिकायला भेटलं आपल्याला तर असेच पुढचं ते असं जे आपलं पूर्ण असं opinion चं change करून टाकतात. अगदी अगदी बरोबर असे वस्तू आहेत, जी मी त्याच्यातून movies मधून काही शिकलावं, म्हणजे कधी कधी sir जी अशी आपली three idiots आहे, तुम्ही बघिली होती ना sir comedy वाली film आहे अं त्याच्यामधी कसं जे म्हणतात अक्षय आपलं अं काय म्हणतात त्यांना त्या actor चं नाव

जे अं त्याच्यामध्ये जे actor आहे, ते मला वाटते त्यांचे नाव आहे, अं शेरशहामधले actor त्यांचे नावं शेरशहामध्ये नाही three idiots मध्ये नाही का

त्यांनी काय म्हणतात all is well त्यांचे हे होतं, कि तुम्ही जगामध्ये काहीही करा पण मनानं करा, कसं तुम्ही अगर बिना मन लावून करणार ना, तुम्हाला काहीच भेटणार नाही, तर त्या picture मध्ये आहे मला असं ते अं motivation आहे ते समजलं आहे, की अगर आपल्याला शिकायचं पण असेल तर तेच शिकायचं जर त्याच्यामध्ये आपण पारंगत आहोत, कसं की अगर जे आपल्याला येतं नाही तेच करायला जाणार तर नसल्याचं न तसलं होऊन जातं नाही का sir आता माझे मम्मी पपा काय म्हणत तू teacher बन कोणी म्हणे doctor बन पण मला त्याच्यामध्ये काय असं interest नव्हता अगर मी त्यांच्या हिशोबाने गेलो असतो तर आज बहुतेक जे मी हाव बनण्याचा तर हाव ते ही बनलो नसतो, नाही का sir

ते माझे मम्मी पपा एकदा म्हणले होते आई बाबा कि बापू तुला जे बनायचे ते बन पण मनाने बन ज्याच्यामध्ये तू खुश राहील आणखी जे तुला सगळं समजणार तसं काही तरी कर म्हण. त्या गोष्टीत मला पण शिक भेटली आणि घरच्याना पण मला सांगलं, असं कर भाऊ तसं नाही, तर ते असं थोडं एक एक impact पाडून गेलं माझ्या life वर बिलकूल बिलकुल बरोबर बोलले sir अं कारण या गोष्टीत जसं तुम्ही three idiots अं जशी movie सांगितली याच्या पहिले शेरशाहबद्दल आता मी जर शेरशाहबद्दल तर बोलू तर अं शेरशाह अशी एक movie आहे. जे मी पूर्ण म्हणजे complete movie बघितली ज्याच्यात

आणि त्या love story मध्ये म्हणजे आपण बघतो असं नाही कारण तो एक तर real life अं real life story real life story आहे ते अं विक्रम बद्रा त्यांच्या याच्यावर बनलेली आहे. आपल्याकडे biopic म्हणू शकतो आणि त्याच्यामध्ये अं पूर्ण ते त्या त्यावेळेवरच्या जे काही युद्ध आहे ते दाखवलेलंचं आहे. आणि त्याच्यात personally त्यांच्या personal life मध्ये पण ज्या पद्धतीने त्यांच प्रेम अं एका त्यांच्या त्या ज्यांच्यासो ज्यांच्यासोबत झालं

प्रेम होत ते झालं, त्यांच देशावरती जे प्रेम होतं ते लहानपासुन जी त्यांची जी इच्छा होती एक military officer बनण्याची ते पूर्ण त्याच्यामध्ये चांगलं आहे. indian म्हणजे जे देशासाठी प्रेम आहे ते पूरं film मध्ये दाखवलेलं आहे आता म्हणजे ते लहानपणापासून त्यांचा विचार होता, कि मला military मध्ये जायचयं military मध्ये जायचयं म्हणून त्यांनी military मध्ये गेले decide करून मोठं हे नाव कमावलं वैगरे म्हणजे ज्या बिलकुल बरोबर बोलले म्हणजे ज्या गोष्टीमध्ये त्यांच ध्येय होत, ज्याचं त्याना तेच करायचं होत त्यासाठी त्यांनी पूर्ण आपली मेहनत केली, अं त्याचा अभ्यास केला आणि त्या ह्याच्यात आपल्या स्वतःला त्या ह्याच्यामाध्ये ते स्वतः बघितले आणि ज्या पद्धतीने त्या movie स्वतःला आपल्या स्वतःला दिले, मला वाटते life मध्ये आपल्या म्हणजे

तिथं त्या युद्धामध्ये आपलं पूर्ण सर्वच बलिदान दिल्याने देशाला जिंकवून दिले आणि देशाचा जो आपला तिरंगा आहे ते फडकवला तिथं त्या त्या तेवढ्या तश्या त्या वर

आणि बिलकुल आणि हि गोष्ट खूप गरजेच आहे, कारण army ला आपण जेव्हा बघतो ते जवान असतात सीमेवर

किंवा आपण काटे ना ते

हा ते जे असतात ते अं जेव्हा आपण movie बघतो, तेव्हा ते आपल्याला वाटतं की ते कारण आपण त्या गोष्टीला

feel येते नाही का रोम रोम म्हणजे उभे राहून जाते. अंगाला काटे रोम रोम उभे होऊन जाते पुरा असे real life story खूप साऱ्या आहेत sir फक्त शेरशाह नाही, आता तुम्ही मिल्का सिंग तुम्ही बघली असलं, ती पण real life story आहे.

आपल्या family कडे मग देशासाठी त्यांनी military मध्ये गेले. फौजमध्ये त्यांनी मग आपले जे running आहे, त्याच्यामध्ये आपलं दाखवलं किती ते चांगले runner आहे. मग देशासाठी त्यांनी gold model पण आणलं आपल्या family कडं पण पैसा खर्च केलाय च्या through असं माहीत झालयं मला, मला तर पाहिलं माहित पण नव्हतं मिल्का सिंग कोण आहे बा काय आहे बा, तर अशी ती movies आहे ना हे आपल्याला सांगतात हे इतिहास आणि इतिहासाची लोकं आहेत, ज्यांनी आपल्या देशासाठी आणि आपल्यासाठी जे काय काय केले आहे. आजकाल असे अशी लोकं आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहित नाही. पण आता त्यांच्या तर इथे लहानशा पोराला नाही का इतिहास शिकवायची गरज नाही पडणार आणि मुलं म्हणजे मुले आहेत ना त्याचं त्यांनी film पण बघली आणि movie पण बघितली ना तर त्याने नाही का पुरा इतिहास शिकून जाणार.

movies बहुतेक शिकवू शकतात आणि कोणाला पण घडवू पण शकतात.

बिलकुल अगदी अगदी बरोबर बोलला sir तुम्ही आणि जसं आता मी तुम्ही शेरशाहनंतर three idiots चे जसं नाव घेतले sir आम्हाला वाटले त्या गोष्टीबद्दल तुम्ही बोलणार three idiots बद्दल कारण three idiots ही एक अशी movie आहे अं जर तुम्ही बघितलं असेल तर हे पूर्णपणे students life वर आहे. एक अं एक एक एक आपण म्हणतो ना graduation जे आहे graduation करताना समोर pressure येतं pressure असतो, एक engineer दिवस रात्र अभ्यास करतो पण त्याला त्यासाठी चांगला mark भेटत नाही त्याने ते depress होतात, त्याच्यावर बनलेली picture आहे sir

बिलकुल बिलकुलअं त्याच्यामध्ये म्हणजे अं तुम्हाला तर तुमचा interest नसताना पण त्या गोष्टीत येतात, कारण त्या movie बघितलं असं होतं की वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येकाला आपला आपला वेगळा interest होता. म्हणजे कोणाला म्हणजे

grapher होतं, एकाला फक्त आपल्या family साठी engineer बनायचं होतं. एक main hero ज्याला आपण रॅन्चो म्हण त्यांना फक्त enj फक्त शिकायसाठी शिकायचं आपलं enjoyment साठी शिकायचं होतं म्हणजे शिक्षण त्यांच्यासाठी म्हणजे हे जिंदगी समान होती त्यांना म्हणजे ते फक्त शिकायसाठी शिकत नव्हते आपलं ते कसं मनाने शिकत होते पुरे

त्यांच शिक्षण जे त्याच पूरं passion आहे passion engineering पुरी passion होती त्यांच्यासाठी असं त्या character ने दाखवून दिलं direct picture मधी अगदी बरोबर बोलले आणि मला असं वाटतं की ते त्या movie मध्ये आपण जरा आपण काही तरी शिकतो म्हटलं तर त्याच्यामध्ये एकाचं आहे की तुम्ही अं तुम्ही ते करा जे तुम्हाला वाटतं. म्हणजे ते तुमच्या मनातून जे निघत आहे ते तुम्ही करा त्याच्यामध्ये होऊ शकते की आपण अं जर आपल्याला काही कारणांपासून किंवा परंतु काही आपण प्रत्येक वेळेस जरूर गरज नाही की आपण successful असू त्याच्यात failure पण येऊ शकते कारण अं त्याची आपण करू शकतो, एकच वस्तु नाही engineering doctor म्हणजे doctor चं बनायचं तुम्ही अं हे photographer बनू शकता किंवा दुसरं काही बनू शकता आपलं ते airforce वाले navy म्हणजे असे military मध्ये officer पण बनू शकता police वाले पण बनू शकता किंवा छोटं मोठं असं दुसरं नाही का marketing पण करू शकता. दुसरी field आहे आणि field मध्ये अलग अलग लोकांना त्याचं talent नुसार त्याला गरज असतात फक्त एकचं गोष्ट करणं आणि म्हणजे देशासमोर आणि तुमचं खुश राहणं असं नसतं म्हणजे तुम्ही

मग तुम्हाला ती वस्तु भेटेन म्हणजे शिक्षणसाठी शिकायचं नाही, जगण्यासाठी पण नाही शिकायचं, फक्त ना असं मनासाठी जे आपण जे म अं वस्तुसंबंधी आपण interested आहोत.

भाऊ बिलकुल अगदी बरोबर बोलले sir म्हणजे आता आपण जसं बघतो की आपण कोणतेही याच्यात आपण शिक्षणातली गोष्ट करू या कोणतीही गोष्ट करू त्याच्यामध्ये आपण काहीतरी शिकतो हे एक लालच आहे कारण आपण अं फक्त शिकासाठी म्हणून नाही कारण आपण कोणतेही शिकलो नाही ते सामान्य राहून आपल्याला ते कुठं ना कुठं एक अं म्हणजे अं मदत होते त्यागोष्टीची कुठे ना कुठे त्याची मदत आपल्याला मिळते आणि त्यागोष्टी आपल्याला खूप गरजेच्या असतात आणि अं आपण जसं या गोष्टीला बोलतं आहोत जसं त्याच्यावर तो movies आपल्या life मध्ये impact पडतात आणि मला असं वाटतं असे खूप सारे movies आहेत जसं आता आपण अं robot two जर आपण बघितला, त्या movie मध्ये पण आपण बघितले असेल की अं जे satellite चे जे network जे अं जे काही four G fiveG चे जे काही satellite येतात अं त्याच्या त्या towers नी त्या towers नी ज्या पद्धतीने जे पक्षी आहे,

हो sir बघला आहे बघला robot two मी ना बघलायं robot two robot one पण बघलायं

त्या radiations ने towers च्या network towers च्या बिलकुल त्या radiations चं तर त्या सर्व radiation ज्या पद्धतीने छेडणार त्रास होतो पक्षीने त्याच्यात कितीतरी पक्षी मृत्यूमुखी पडतात आणि त्या कारणाने कुठं ना कुठं ते movie मध्ये एक चांगलं एक अं त्याच्यामध्ये लोकांना एक तर message भेटला आपल्याला, हो sir ते ही आहे कारण की जे radio signals आहे नाही का पक्षीचा मृत्यू झालाय आणि आपण आपल्या network साठी नाही का आम्हाला network असा पाहिजे तसा पाहिजे PDswitch पाहिजे

speed वाढवली आहे त्याची की त्या त्या का हळूहळू करून पक्की काय सांगू तुम्हाला आणि असच नसेल, robot two वर मंदिर पक्षी robot one मध्ये पण आपल्याला एक शिक्षण भेटली होती GIAI वर

अं पहिले चिट्टि चा robot असतो तो एकच चांगला असतो, त्याच्यामधी थोडं वाईट key आपलं एक दुसरी chip टाकली जाते बनतात, म्हणजे ARD असते ना कोणी चांगले असता, पण कधी कधी काय software

त्या picture मध्ये असं समजलं असेल मला की तुम्ही technology चा वापर करा पण इतका पण technology वापर नका करू की ती technology तुम्हाले वापरायला लागणार म्हणजे technology चं use करा नाही म्हणजे तुम्हाले use क करायला लागणार असं

बिलकुल बिलकुल अं तुम्ही खूप म्हणजे एकदम ठीक बोलले, बरोबर बोलले आणि या गोष्टीमध्ये आहेत हे गोष्ट तर आपण जर अं बघतो म्हंटलं तरी या सर्व गोष्टी आहेत technology ला म्हणजे आपण वापर कश्या पद्धतीने करतो या गोष्टीवर पण एक आपल्यावर हे असतात आणि जेव्हा पण आपण movies बघतो मला वाटेत आपण कारण आता माझ्याकडे पण तितका वेळ नसल्यामुळे

आपलं बरं आहे की आपण त्याच्यातून कितीही चांगलं quality घेऊ शकतो आणि negatives वर असं हे करू शकतो.

गोष्ट पण असतात sir movies मधून आपण जे शिकतो आणि असे पण काही गोष्टी असतात जे वाईट असतात तर हा sir या जीवनामध्ये movies ना आपल्या related अशी वस्तु चांगली आहे, ज्या आपल्या समजा शिकण्यासाठी नाही का गरजेचं आहे. मला थांबावे लागेल कारण आपला वेळ आता म्हणजे पूर्ण झालेला तर खूप खूप धन्यवाद sir